निळ्या रंगांचे व पांढऱ्या रंगांचे पळदे आहे फुलांचा रंग--

एक पंडाल टाकलेला दिसत आहे पंडाल खूप छान दिसत आहे पंडालाचे पडदे गुलाबी पांढऱ्या रंगांचे दिसत आहे.

काही लोकं दिसत आहे एका बाईने गुलाबी रंगाची साडी घातलेली दिसतं आहे.

एक सोफ्या सारखी खुर्ची ठेवलेली आहे कथीया सोनेरी रंग दिलेला आहे खाली लाल रंगाचा मॅट टाकलेला आहे.

दोन पंडित पूजा करतानी दिसत आहे त्यांनी पांढऱ्या रंगाचे धोतर घातलेले आहे हातामध्ये अगरबत्ती आहे.

वर एक पुल दिसतं आहे बांधलेलं. पुलांवर काही लोकं जमलेली दिसतं आहे.

बाहेर एक फोर व्हीलर ची पांढऱ्या रंगाची गाडी जातानी दिसत आहे.

के के इलेक्ट्रॉनिक्स नाव लिहिलेलं आहे. आत मध्ये लाईट लागलेले आहे.

एक नदी दिसत आहे नदी खूप छान आहे नदीतलं पाणी खूप स्वच्छ दिसत आहे नदीच्या पुढच्या बाजूला --

मोठी मोठी दगडं दिसत आहे काही छोटे छोटे झाडं दिसत आहे.

एक खोली इथे दिसत आहे खोलीमध्ये काही डेक्स बेंच टाकलेला आहे.

इथे एक इमारत दिसत आहे इमारतीच्या खाली काही दुकानं दिसत आहे इमारतीच्या वर--

काही घरं आहे व खिडक्या दिसत आहे खिडक्यांना काळा रंग दिलेला आहे काही कपडे पण टाकलेले दिसत आहे वरच्या बाजूला--

एक लोखंडी कंपाउंड दिसतं आहे. कंपाउंड च्या बाहेरच्या बाजूला लोकं उभी आहेत.

काही छोट्या आकारांच्या काही मोठ्या आकारांच्या काही लांब काही चपटे अशे मच्छे दिसत आहे एक माणूस मच्छे विकतानी दिसत आहे.

रस्त्यावर पिवळसर रंगांची माती पसरलेली दिसत आहे इकडे पुढे एक पत्र्याचा शेड दिसत आहे.

काही निळ्या रंगांची पिशवी दिसत आहे एक माणूस दिसत आहे पिवळ्या रंगाची टी_शर्ट घातलेली द दिसत आहे.

मागच्या बाजूला काही घरं आहे पुढे इकडे काही लोखंडी सळाखी दिसत आहे टेबलांसारखे ठेवलेले.

एक बस इथे दिसत आहे लाल रंगांची दरवाजा उघडा आहे खिडक्या दिसत आहे.

एक काटा दिसत आहे त्या काट्यावर एक पांढरा रंगांची मोठी पिशवी अडकवलेली दिसत आहे.

लोकांनी डोक्यामध्ये केशरी व पिवळ्या रंगांची हेल्मेट टोपी घातली आहे.

निळ्या रंगाचं टी_शर्ट त्याने घातलं आहे पांढरा पॅन्ट घातलेला आहे दोन माणसं काम करत आहेत मागच्या बाजूला काही झाडं दिसत आहेत.

काही बिस्कीटचे पॅकेट दिसतं आहेत काही साबणेचे व खाऊचे पॅकेट दिसत आहे गुलाबी हिरव्या पिवळ्या रंगांचे पॅकेट दिसतं आहे अलमाऱ्या वर ठेवलेले दिसतं आहेत.